अजिंठा वेरूळच्या लेण्या अस याला म्हणतात आणि खूप प्रसिद्ध हाये.

जास्वंड झेंडू आणि मोगरा गुलाब वेगवेगळ्या कलर मध्ये इथे उपलब्ध आहे फळांची पण दुकान येथे आहे फुलांपासून हारा आणि गुलदस्ते तयार इथे केले जात आहे.

शोभा यात्राची जी पालखी जी आहे ते विविध विविध फुलांनी वेगवेगळ्या फुलांनी छान छान फुलांनी मोठ्या मोठ्या फुलांनी सजवलेली आहे आंब्याच्या पानाच तोरण पण त्यांना लावलेला आहे भाविकांची भरपूर इथे गर्दी जमा झालेली आहे.

वरती ब्रिज आहे ब्रिजवरून गाड्या येण येण जाण करत आहे तिकडून एक ऑटो जात आहे सायकल वरती लोक येण जाण करताय चार चाकी गाडीने लवकर येण जाण करताय.

चक्र लागलेली आहे त्या पाईपा मधन --

काही दाणा खात आहे काही परड्या वरती बसून आहे काही उडत आहे.

हे खूप मोठे मोठे खंबे पण लागलेले आहे त्यावरती सेक्युरिटी गार्ड उभे आहे.

कंपाऊंड वर केलेला आहे सिमेंटनी आणि सिमेंटनी छोट्या छोट्या विटांनी ते रास्ता बनवलेला आहे.